दुकान आहे इथं आम्हाला अ दोन--

इथं खूप सारे झाडे पण दिसत आहेत.

इथं आम्हाला दोन लोकं दिसत आहेत.

ती पिवळ्या रंगाची आहे इथं कथ्थी कथ्थई रंगाची एक--

चित्रामध्ये आम्हाला खूप सारा पाणी दिसत आहे इथं हा काही लोकं आहेत.

चित्रांमध्ये आम्हाला खूप चांगलं चित्र दिसतं आहे.

व्यसनमुक्ती एव पूर्णवास सेंटर असं लिहिलेलं आहे.

इथं आम्हाला टेबल आणि खुर्ची लावलेली दिसत आहेत.

इथं हिरव्या रंगाचे टेबल्स खुर्ची आणि नारंगी रंगाचे टेबल कुर--

आणि इथ आम्हाला दुकान लावलेले दिसत आहे.

झाडे दिसतं आहेत आणि घर दिसतं आहेत. मागे एक खूप मोठी पहाड दिसतं आहे.

पाणी वरती एक नाव दिसत आहे.